यात काही तरुण तरुण विध्यार्थी आपले नृत्य सादर करीत आहे.

व त्यांचे चेहरे गुलाबी गुलाबी झालेले असून कपडे गुलाबी रंगाचे झालेले आहे.

या दृश्या मध्ये अनेक तरुण मूले उपस्थित आहे काही तरुण मुले गेट समोर उभे असून दुसरे मुलगा त्यांची फोटो काढतो आहे.

हे द्र्यश्य एका छठ पूजेचे आहे यात अनेक स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या परिधान करून बसलेल्या आहे.

या दृश्यामध्ये एक व्यक्ति मासे घेऊन बसलेला आहे व तो ती मासे विकत आहेत आणि इतर लोकांना खरेद मासे खरेदी करण्यासाठी येण्याची वाट बघत आहे.

व दूसरा तरुण सळाख पकडून उभा आहे एका तरुणाच्या हातामध्ये एक फाइल आहे.